छोटे छोटे झाडं ही दिसताहे बिल्डिंग च्या बाहेर आपल्याला बाईक लावलेली दिसते.

परत इथे खूप सारे आपल्याला दगड हि दिसताय समोर आपल्याला एक टेकडी दि --

आपल्याला या इमेज मध्ये एक लग्नाचा मंडप दिसतोय.

आपल्याला एक झाड दिसतंय परत आपल्याला एक वेगवेगळ्या प्रकारची अ निळ्या कलर ची आपल्याला पण आपल्याला दिसते तिकडे घर--

ती बस अक्कल कुवा ते अक्कलकुवा होऊन पुणेला जाते त्या बस मध्ये पुढच्या याच्यात आपल्याला एक माणूस दिसतोय त्या माणसाची आपल्याला एक चप्पल दिसते त्या बसमध्ये ड्रायव्हर बसलेला दिसतोय.

परत त्या इकडच्या साईड ला अजून एक माणूस उभा आहे परत त्या जिम वरती आपल्याला बलून पण लावलेले दिस --

आपल्याला बाजूला झाडाच्या पाला दिसताय.

एक लेडीज खाली बसलेली तिच्यासमोर पाण्याची बाटली पडून पडलेली आहे परत बाजूला आपल्याला एक बॅग दिसते समोर आपल्याला मिरर दिसतोय परत वरती आपल्याला लाईट लावलेले दिसत आहेत.

परत समोर आपल्याला एक खांबावर मोठा लाईट दिसतोय परत बाजूला आपल्याला अम्ब्रेला शेप --

काही आपल्याला बरेचसे सामान पडलेला दिसतोय. तिथं आपल्याला बऱ्याचशा वस्तू रेड रेड कलर च्याच दिसताय.